अ खूप सारे झाड दिसत आहे स्विमिंग पूल मध्ये निळ्या कलर चे पाणी आहे.

बिल्डिंग समोर दोन झाडे दिसत आहेत. एक मोठे बोर्ड दिसत आहे.

आणि खाली लोखंडाचे सामान दिसत आहे काही लोखंडी पत्र्या दिसत आहे एक रॅक दिसत आहे.

एक दरवाजा दिसत आहे त्याला लॉक लागलेले आहे समोर एक भिंत दिसत आहे.

महालक्ष्मी चे कॅलेंडर दिसत आहे.

सजवलेले दिसत आहे खोली.

साइड चा रंग पिवळा दिसत आहे समोर काही टू व्हीलर्स उभ्या दिसत आ --

वरती छताला लाइट्स दिसत आहे काही चेअर दिसत आहे.

हे कॅमेऱ्या च टी.व्ही दिसत आहे काही छताला लाइट्स दिसत आहे.

वरती प्रकाश दिसत आहे लाइट्स चा--

खिडकीला एक पडदा आहे गुलाबी रंगाचा.

दुकानाला हारांनी सजवलेले आहे. वरती--

इथे आपल्याला एक अ काचेचे --